एक मुलगा आहे तिथ व्यायाम करायलाय हेला पकडलय तो वरती एक स्टँड ला आणि ओझं उचलण्याचं काम करायलाय त्याच्या आता समोर लाइट चा एक स्विच बोर्ड आहे.

ह्या दुकानमध्ये फळ ठेवलेलेत रॅक वरती.

आणि तेच्या समोर एक समोर तो खांबासारख बनवले त्याच्यामध्ये एक छोटा खांब आहे आणि क्रॉस च चिन्ह बसवलंय इथं निळ्या कलर चा एक टेंट पण आहे.